नमस्कार
कमांड लाईन आर्ग्युमेंट्स एंड कोटिंग इन बाश वरील पाठात आपले स्वागत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
ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस ग्नू बाश वर्जन 4110 सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
शेल स्क्रिप्ट कमांड लाईनवरून अर्ग्युमेंटस स्वीकारते
कॉल केलेल्या प्रोग्रॅममधे अर्ग्युमेंट पास केले जाते
प्रोग्रॅममधे कितीही अर्ग्युमेंटस पास करता येतात
तुमच्या कीबोर्डवरील Ctrl Alt आणि टीटी बटणे एकत्रिपणे दाबून टर्मिनल उघडू
मी कोड argश ह्या फाईलमधे आधीच लिहून ठेवला आहे
टर्मिनलवर ही फाईल उघडण्यासाठी टाईप करा गेडीत स्पेस argश स्पेस एम्परसँड साइन प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी एम्परसँड चे चिन्ह वापरले आहे
एंटर दाबा
टेक्स्ट एडिटर उघडेल
आता कोड समजून घेऊ
ही शेबांग लाईन आहे
ही ओळ शून्यावे अर्ग्युमेंट प्रिंट करेल
येथे 0 डॉलर शून्य हे शेल स्क्रिप्टचे नाव प्रिंट करेल
म्हणजेच शून्यावे अर्ग्युमेंट हे प्रोग्रॅमचे नावच असते
प्रोग्रॅम कार्यान्वित करू आणि पाहू
टर्मिनलवर जा
प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यास टाईप करू
चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस argश एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश argश एंटर दाबा
झेरोथ आर्ग्युमेंट इस argश असे आऊटपुट दाखवले जाईल
आता एडिटर वर जाऊन येथे दाखवलेल्या तीन ओळी टाईप करा
1डॉलर एकहे कमांड लाईनवरून प्रोग्रॅममधे पाठवलेले पहिले अर्ग्युमेंट दाखवते
2 डॉलर दोन हे प्रोग्रॅममधे पाठवलेले दुसरे अर्ग्युमेंट दाखवते
आणि 3 डॉलर तीन हे तिसरे अर्ग्युमेंट दाखवते
सावे वर क्लिक करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करून बघू
अपअॅरो की दाबून एंटर दाबा
आपण बघू शकतो की शून्यावे अर्ग्युमेंट प्रिंट झालेले आहे
पण पहिले दुसरे तिसरे ही अर्ग्युमेंटस रिकामी आहेत
कारण कमांड लाईन अर्ग्युमेंटस ही प्रोग्रॅम कार्यान्वित होते वेळी देण्यात आली होती
म्हणून अपअॅरो की दाबा आणि टाईप करा सुंदय मोंडे आणि ट्यूसडे
एंटर दाबा
आपण बघू शकतो की सुंदय मोंडे आणि ट्यूसडे हे पहिले दुसरे तिसरे अर्ग्युमेंट आहे
एडिटर वर जा आणि एंटर दाबा
येथे दाखवल्याप्रमाणे ही ओळ टाईप करा
महिरपी कंसात 12 डॉलर बारा हे बारावे अर्ग्युमेंट दाखवते
9 पेक्षा मोठे अर्ग्युमेंट लिहिण्यासाठी महिरपी कंस वापरणे गरजेचे आहे
अन्यथा बाश अर्ग्युमेंट म्हणून केवळ दशक स्थानावरील अंक घेईल
आणि अपेक्षित आऊटपुट मिळणार नाही
सावे वर क्लिक करा
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनलवर जा
प्रॉम्प्ट क्लियर करू
आता प्रोग्रॅममधे 12 किंवा 13 अर्ग्युमेंटस देणे गरजेचे आहे
टाईप करा डॉट स्लॅश argश स्पेस 1 टीओ 13 आणि एंटर दाबा
आपण बघू शकतो की 12 हे 12वे अर्ग्युमेंट आहे
एडिटरवर जाऊ
आणि येथे दाखवलेली ओळ टाईप करा
डॉलर हॅशमुळे आपल्याला प्रोग्रॅममधे पास केलेल्या अर्ग्युमेंटसची एकूण संख्या दिसेल
सावे वर क्लिक करा
कार्यान्वित करू
टर्मिनल वर जा
हे कार्यान्वित करू
अप अॅरो की दाबून एंटर दाबा
आपण बघू शकतो की एकूण 13 अर्ग्युमेंटस आहेत
एडिटरवर जाऊ
एंटर दाबा आणि येथे दाखवलेली ओळ टाईप करा
डॉलर अॅस्टेरिक मुळे सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट होतील
आपण हे साध्या फोर लूपद्वारे तपासून बघू
कार्यान्वित करताना फोर लूपचे विश्लेषण करू
सावे वर क्लिक करा
टर्मिनलवर जा
प्रॉम्प्ट क्लियर करू
आता टाईप करा डॉट स्लॅश argश स्पेस सुंदय मोंडे एंड ट्यूसडे एंटर दाबा
तुम्ही बघू शकता अर्ग्युमेंटसची एकूण संख्या 3आहे कारण प्रोग्रॅममधे 3 अर्ग्युमेंटस पास केलेली होती
मागे सांगितल्याप्रमाणे मुळे सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट होतील
आणि हे फोर लूप साठीचे आऊटपुट आहे
आपण बघू शकतो की सर्व अर्ग्युमेंटस एका ओळीवर प्रिंट झालेली आहेत
प्रोग्रॅमवर परत जा आणि येथे दाखवलेल्या ओळी टाईप करा
डॉलर अॅट मुळे सर्व अर्ग्युमेंटस प्रिंट होतील
ह्यावेळी प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट होईल
हे आणखी एक फोर लूप आहे जे प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट करेल
कसे ते पाहू
सावे वर क्लिक करा
टर्मिनल वर जा
अपअॅरो की दाबा
एंटर दाबा
आता तुम्ही फरक पाहू शकता
ही अर्ग्युमेंटस द्वारे प्रिंट केली आहेत
हे प्रत्येक अर्ग्युमेंट वेगळ्या ओळीवर प्रिंट करते
हे दुस या forलूपचे आऊटपुट आहे
आता बाश मधील कोटिंगबद्दल जाणून घेऊ
स्लाईडसवर जाऊ
कोटसचे तीन प्रकार आहेत
डबल कोट सिंगल कोट बॅकस्लॅश डबल कोट मुळे व्हेरिएबल्स आणि कमांडस त्यांच्या व्हॅल्यूने लिहिल्या जातात
उदाहरणार्थ डबल कोट्समधे एचो युझरनेम इस डॉलर यूझर हे तुमच्या सिस्टीमचे युझरनेम दाखवेल
टर्मिनल वर जा
प्रॉम्प्ट क्लियर करू
टाईप करा एचो स्पेस डबल कोटस मधे युझरनेम स्पेस इस डॉलर यूझर कॅपिटलमधे
एंटर दाबा
हे सिस्टीम चे युझरनेम दाखवत आहे
सिस्टीम नुसार आऊटपुट मधे बदल होईल
स्लाईडस वर जाऊ
सिंगल कोटसमधे दिल्या गेलेल्या स्ट्रिंगमधील प्रत्येक कॅरॅक्टरचा अर्थ शब्दशः तसाच ठेवतो
हे सर्व कॅरॅक्टर्सचे विशिष्ट अर्थ काढून टाकण्यासाठी वापरले जाते
टर्मिनल वर जा
टाईप करा एचो स्पेस सिंगल कोटसमधे युझरनेम इस डॉलर यूझर कॅपिटलमधे एंटर दाबा
युझरनेम इस USERहे आऊटपुट मिळेल
या उदाहरणात हे सिंगल कोटसमधील सर्व कॅरॅक्टर्स प्रिंट करेल
हे USER ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू घेणार नाही
स्लाईडसवर जाऊ
बॅकस्लॅश एका कॅरॅक्टरचा विशिष्ट अर्थ काढून टाकतो
BASH मधे हे एस्केप कॅरॅक्टर म्हणून वापरले जाते
टर्मिनल वर जा
टाईप करा एचो स्पेस डबल कोटमधे युझरनेम इस बॅकस्लॅश डॉलर यूझर कॅपिटलमधे आपण डबल कोटचा वापर केला असल्यामुळेecho कमांड युझरनेम दाखवेल असे अपेक्षित आहे
ही कमांड वापरण्यासाठी एंटर दाबा
युझरनेम इस USER असे आऊटपुट मिळाले आहे
या उदाहरणात बॅकस्लॅश ने ह्या चिन्हाचा विशिष्ट अर्थ काढून टाकला आहे
येथे USER ही कुठल्या विशिष्ट फंक्शनॅलिटी शिवाय असलेली केवळ एक स्ट्रिंग आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडस वर जाऊ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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल